एरर्स एंड डिबगिंग यूझिंग इक्लिप्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
आपण शिकणार आहोत जावा प्रोग्राम लिहिताना होणा या संभाव्य चुका इक्लिप्स च्या सहाय्याने त्या ओळखणे आणि दुरूस्त करणे
त्यासाठी उबुंटू 1110 आणि इक्लिप्स 37 वापरणार आहोत
तुम्हाला इक्लिप्स मध्ये जावा प्रोग्राम लिहून तो कार्यान्वित करण्याबद्दल माहिती असावी
नसल्यास वेबसाईटला भेट द्या
जावा प्रोग्राम मधील टायपिकल एरर्स म्हणजे semicolon नसणे मेसेजच्या बाहेर डबल quotes नसणे फाइलनेम आणि क्लासनेम भिन्न असणे प्रिंट स्टेटमेंट lower केस मध्ये टाईप करणे
एक प्रोग्रॅम लिहून त्यात ह्या चुका करू आणि इक्लिप्स मध्ये काय होते ते पाहू
हे इक्लिप्स इदे आहे आणि प्रोजेक्ट हेलोवर्ल्ड उघडलेला आहे
प्रोजेक्ट मध्ये न्यू क्लास बनवू आणि तो वापरू
क्लास ला एररफ्री नाव देऊ
आणि पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन हे मेथड्स स्टब सिलेक्ट करा
पॅकेज एक्सप्लोरर मिनिमाइज करा
कमेंट्स काढून टाका आणि एरर्स सहित प्रिंट स्टेटमेंट समाविष्ट करा

इक्लिप्स मध्ये ज्या ओळीवर एरर आहे ती डाव्या मार्जिनमध्ये लाल फुली म्हणजे क्रॉस मार्क ने दाखवली जाते
systemoutप्रिंटलं मध्ये एरर्स असल्यामुळे डावीकडे लाल फुली दिसत आहे
लाल फुली वर माऊस नेल्यावर एरर्स ची सूची दिसेल
पहिली एरर म्हणजे इन्सर्ट semi कॉलन टीओ कंप्लीट ब्लॉक स्टेटमेंट्स ही सिंटॅक्स एरर दाखवली जाईल
कारण स्टेटमेंट नेहमी सेमिकोलॉन ने संपवले जाते
स्टेटमेंट च्या शेवटी सेमिकोलॉन टाका
Ctrl स् ने फाइल सेव्ह करा
semi कॉलन लिहून सेव्ह केल्यावर पहिली एरर जाईल
पुढील एक एरर अशी दिसेल हेल्लो वर्ल्ड कॅनोट बीई रिझॉल्व्ह्ड टीओ आ व्हेरिएबल कारण कन्सोल वर कोणताही मेसेज दाखवण्यासाठी तो डबल कोट्स मध्ये लिहावा लागतो
हेलोवर्ल्ड कोट्स मध्ये नसल्याने जावा ते व्हेरिएबल समजतो
मेसेज च्या आधी आणि नंतर डबल कोट्स द्या

Ctrl स् ने सेव्ह करा
लाल फुली जाईल
प्रोग्राम मध्ये एरर राहिलेली नाही
तो कार्यान्वित करू
जावा एप्लिकेशन्स म्हणून रन करा
कन्सोल वर मेसेज प्रिंट झालेला दिसेल
पुढील एरर पाहू
जी फाइल नामे आणि क्लास नामे वेगळे असल्याने मिळते
इक्लिप्स मध्ये शक्यतो असे होत नाही
कारण फाईल बनवण्यासाठी आपण न्यू क्लास विझार्ड वापरतो
आणि इक्लिप्स आपोआप फाईल बनवते
पण इक्लिप्स च्या बाहेर जावा फाइल बनवून प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट केल्यास ही एरर होऊ शकेल
ही एरर मिळण्यासाठी क्लास नामे बदलून पाहू
जावा हे case सेन्सिटिव्ह असल्यामुळे क्लास नामे आणि फाइल नामे वेगळे झाले आहे
आता डावीकडे लाल फुली दिसत आहे
ठे पब्लिक टाइप एररफ्री मस्ट बीई डिफाईन्ड इन आयटीएस आउन फाइल हा मेसेज मिळेल
तसेच एररफ्री हा शब्द लाल रंगाने अंडरलाईन केला आहे
इक्लिप्स काही फिक्सेस प्रदान करते
येथे 2 फिक्सेस उपलब्ध आहेत
पहिले म्हणजे रिनेम कंपायलेशन युनिट टीओ errorfreeजावा दुसरे रिनेम ठे टाइप टीओ एररफ्री
हे दुरूस्त करण्यासाठी दुसरा पर्याय निवडणार आहोत
क्लासनेम पुन्हा एररफ्री असे रिनेम केल्यावर एरर नाहिशी झाली
पुढील एरर ही प्रिंट स्टेटमेंट मध्ये होणा या टायपिंगच्या चुकांमुळे मिळते
कॅपिटल स् च्या जागी स्मॉल स् टाईप करा
येथे लाल फुली मिळेल
सिस्टम कॅनोट बीई रिझॉल्व्ह्ड हा एरर मेसेज दिसेल
जावा ला सिस्टम नावाचा क्लास ऑब्जेक्ट किंवा व्हेरिएबल अपेक्षित आहे
परंतु कोड मध्ये सिस्टम ऑब्जेक्ट सारखे काहीच नाही
आता पॉसिबल फिक्सेस पाहू
11 फिक्सेस पैकी आठवा पर्याय निवडणार आहोत
चांगे टीओ सिस्टम javaलांग येथे बदल होऊन कॅपिटल स् झाल्यावर ही एरर गेलेली दिसेल
अशाप्रकारे इक्लिप्स द्वारे जावा मधील एरर्स ओळखून त्या दुरूस्त करू शकतो
आपण अंतिम ट्प्प्यात आलो आहोत
आपण शिकलो जावा प्रोग्राम मधील संभाव्य चुका इक्लिप्स द्वारे त्या ओळखणे आणि दुरूस्त करणे
असाइनमेंट म्हणून खाली दिलेल्या कोड मधील एरर शोधून त्या दुरूस्त करा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद